बहुदा हे चित्र शाळेतील असावे त्यांना हा उपक्रम दिलेला असावा असे दिसत आहे.

हे चित्र एका वॉटर पार्क चे असू --

मंदिरातील खांब आणि मंदिराच्या पायऱ्या या चित्रात दिसतात तसेच बाजूची मूर्ती हि दिसत आहे.